एक ठिकाणी हे एक बैंक आहे आणि त्या बैंकच्या शेजारी एक ए_टी_ए_म आहे त्या ए_टी_ए_म च्या बहेर वॉचमेन बसलेला आहे तेथे दोन तीन गाड्या लावलेले आहेत तिथुन दोन मानस पाई-पाई जात--

हा एक गुफा आहे. त्या ठिकाणी एक दुकान लागलेल आहे. त्या ठिकाणी खूपच लोक जमलेले आहेत.

आणि त्या ठिकाणी त्या डान्स करण्यासाठी ते स्टेज वर गेलेले आहेत. सुंदर असा ते डांस करत आहेत त्याच साइड सुंदर असे कलर चे लाइट लागलेले आहेत.

या ठिकाणी हे घराचे बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी वरती सलाप टाकण्याचे काम चालू आहे काही लोक तिथे येत आहे एक नाली पडलेलेल आहेत खूप सारे तिथे सगळ्या आहेत.